तिच्या शेजारीच एक बाकडे असे ज्याच्यावर माणस बसू शकतात म्हणजे संध्याकाळचा हा विश्राम करू शकतात अस वाटतय मला.

इथे दोन माणसे मला उभे असताना दिसतात आणि खुर्चीवर बसलेले दिसतात.

आपण फिश फ्राय खातो ना तसे खाता ह्या माशांची टेस्ट तुम्ही एकदा खाऊन बघा.

हा कोणता तरी मॉल दिसत आहे आणि मॉल मध्ये भरपूर मनुष्य खरेदी करण्यासाठी आलेले आहेत.

युवतूनच रेल्वे जाणारी दिसत आहेत आणि हा कोणत्यातरी नदीवाला पूल दिसत आहे नदीवाला म्हणले पाणी अडवले असेल यांनी मला असं --

सुंदररित्या त्या पाण्याच्या लाटा पण चाललेल्या आहेत आणि त्या लाटांच्या प्रकाशात एक नंबर असा निवास कृष् --

केवडा छोटे मासे मोठे मासे असे दिसत आहे इथे एक वजन काटा दिसत आहे मासे --

आणि काही माणसे मासे चिरून पाठीमागं विक्रेते ना दिसत --

जिम खूप मोठी जिम दिसत आहे. इथे सायकलिंग दिसत आहे. डेड लिफ्टिंग दिसत आहे. वेटलिफ्टिंग आहे.

दोन फुलदान अशे आहेत ते सेमच कलरचे आहेत आणि बाकी सगळे मिक्स कलर मध्ये आहेत गुलाबी लव्हेंडर --